मध्ये खस्ता हा खाद्य पदार्थ नाही हे माहित आहे ना तसे कंठस्था घालणे हा वाक्य प्रचार युद्धा विषयीच्या बातम्यान मध्ये असतो कंठस्था घालणे म्हणजे गळ्यात गळ्यात घालून अंग घालणे असं शब्दच अर्थ नाही खांद्याला खांदा लावणे सहकार्य करणे आणि खांदा देणे यात फरक लक्षयात घ्यायला हवं एका ऐवजी दुसऱ्या खिलाफ वापले तर अर्थच अनर्थ होईल असी अनेक उदाहरणे देता येते त्यासाठी शब्दकोश वापरणेची सवय करायला हवी अक्कलवान म्हणजे हुशार पण अक्कलेचा कांदा म्हणजे अति हुशार हे माहित नसेल तर कोण आपले खरे कौतुक करते कि फिरकी घेते हे आपल्याला कळणार नाही क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहित नसेल तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो उदारणार्थ अंगाला लावणे आणि आंगावर घेणे तिला हसणे तिची व्यक्ता करणे या अर्थी आणि तिच्याशी हसणे सहजपणे हसणे यात प्रत्यक्ष महत्वाचा महत्वाचा आहे हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि

संशोधन न वाचत्या एवजी त्यांना धन्यवाद असे हि मानायला हवे भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नवी अनादीसारखी प्रवाही असते आपण हि संघ्रकाष्ट संबंधीत अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहे मराठीत अर्जावर संस्कृत भारती अरेबिक कन्नड इंग्रेजीत असा अनेक भाषेनंमध्ये शब्द आपले मांडले आहेत टेबल हा शब्द आता आपल्याला परखा वाटत नाही पण गरज नसताना इतर भाषेमध्ये शब्द आणि ते हि मराठी भाषेची व्याकरण जे वारं वार वापरणे योग्य नाहीत मी स्टडी केली म्हण्यातून काय नवीन अर्थ कळतो त्या ऐवजी मी अभ्यास केला म्हणे योग्य आहे का भाषेतील गंमत जाणून घेण्याचा ऐक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे त्यात आपल्याला खूप नवीन मीहिती मिळते मोरंबा या शब्दातला मोर याशी संबंधित मोर म्हणजे साखरेची बिना काही साखर यायची म्हणून मोर संबंध आहेत शब्दाची पाळीमुले किती दुर्वर्त असलेले असतात हाच यातून कळते कदर करणे असं आपण म्हणतो ते वाक्य प्रचार आहे कद्र या अर्धे शब्दापासून कदर म्हणजे तर शब्दांची पारख हा शब्द आपण घेतलेला आहे शब्दांचा मुळात आपण गेलो कि आपल्याला सुख हि होत नाही उदारणार्थ अनुसूया असे नाव नसून ते अनुसया असे आहेत पण असु या अशी त्यातील संधी आहे मनात असू या नसलेले असे मी अनुसया हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुततो तो जरा जर या संस्कृतमधून आलेला शब्द ज परखा आहे वर्तकाने विकलं आलेला यातील ज चे उच्चार ज आहेत तर जरा थोडे जरा कलाभूत या शब्दाचे ज चे उच्चार दंतमुलीया आहेत दंत मुलीया म्हणजे जैथुनी उच्चारातून जिभेचा टोकाच्या वरच्या भागाचा मुळांशी स्पर्श होतो अतिस्वर उच्चारावर हि अर्थ अवलंबून असतो भाषेत आपण शब्द कसे उच्चरतो कोणता अक्षराचे शब्द तोडतो

सोहा असं कोना मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का पुण्यातली वाणी पुरण्यात शोधण्यासाठी सगळ्या पुरण्यात वांगेशी संबंधित काही गोष्टी राहिल्या आहे हा शब्द म्हणजे फुकट उद्योग ठरेल तिथे मोह मन पुरण्यात वांगे पुरण्यात

दोन शब्द रुपया सारखे नसतात आणि ती चुकवतात उदारणार्थ पहिलं राजाचे कलेवर प्रेम आहे दुसरा अपघातात शुल्क कलेला ऐक कलेवर पडले आहेत इथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्द कला या शब्दाशी संपत्ती विभुक्ती हे रूप आहे तर दुसया वाक्यात कलेवर हे नाम नसून त्याचा अर्थ असा आहे आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचा असेल तर भाषेतील सही अतिशुयोक्ती जाणून घ्यायला हवी असं काही भाषेचा योग्य सम्मान

आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे ती जशी आपले खास जो नातेवाईकला होईल त्या साठी तिथी ज्ञान आपण ध्यायला हवी आपली भाषा हि सारख्या आपल्या हात बाहेर असते तिथे जीवनाची महत्वाची स्थान कायम ठेवायच हवे उदाहरणार्थ जस आता पाऊस पडत आहे पाऊस पडण्यात हरकत नाही या विषयी अशी दोन वाक्यातून दोन उदाहरणे दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा पहिल्या पाऊसाने हाजिरी लावून वन महोत्सवाला दाद दिली

मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदद करत असते त्यामुळे तिचे अर्थ संदर्भ कळ्यावर आपण लाभलो आम्हास भाग्य बोले तो मराठीत असे कडेवर

रंगाने गोरी असून हि उन्हा पाऊसाने रुपलेल्या होच ती नवऱ्या मागच्या सगळ्या संसारात पडून मी तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत करवणाऱ्या आजीचा हातात सत्तरवी ओलांडली तरी काठी आली नाही दात सगळे शाबूत होते पण मोत्यासारखे चमकत राहायचे डोक्यात एक हि केश काला नाव्होता विशालकाय धारदार नाक चेहऱ्यावर सुरकुत्या पडून हि तरुण पणाचा सोंदर्य अशी जाणीव करून देणारी चेहरे ते ठेवणं पायात दुनिया भाराच्या नालाच्या वाहन अंगात चौंडी आणि हिरव्या व लाल रंगांची अशी दोन रंगांची नव्वारी घरातले लुगळे कपाळावरच्या गोंधण दिसू नये म्हणून त्यावर लावलेल्या बुक्का आजीचे छत्र छाया खाली आमचे सर्व कुटूंब गुण गोविंदाने नांदत होते आमच्या घरी एक

दूध भरपूर द्यायची आमचे आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले कि ते GLASS घेऊन आमच्या मोरचा गायीने पुन्हा पुन्हा पाणा सोडला कि वासरु काढायचा आणि चरबीतल्या दुधाच दहा धारेचा संगीत ऐकत चरबी भरायची वाट बघायची चरबी भरली कि पुन्हा वासरु सोडायचा घेऊन लायनीत उभं राहायचं इथे मंग ते धोंण

अं तुम्हाला education महत्वाचा आहे कि नाही असं काय वाटत?

परत आपल्याला कसा समाजात वावरायच त्याच्याबद्दल माहिती भेटती knowledge भेटते. आणि त्याचा आपल्याला पुढं पण खूप फायदा होतो. म्हणजे जर समाजात वावरण्यासाठी किंवा लोकांशी बोलताना जर शिक्षणाचा खूप मोठा फायदा होतो असा मला वाटतं. शिक्षण फक्त नोकरी मिळवून पैसे कमावण्यासाठीच नाही तर अं आपण कुणाशी कसं बोलतो, कसा व्यवहार करतो. त्यावर आपले विचार कसे आहे त्यावर पण मला असं वाटतं कि त्यामुळं पण शिक्षण महत्वाच आहे. जसं कि अडाणी लोकांचे विचार खूप अं अं ground level चे असते पण आता शिक्षण घेणाऱ्यांचे तसं नाही. त्यांचे विचार खूप चांगले असते किंवा त्यांनी मुलींना ते चांगल्या पद्धतीनी ठेवण्याचा विचार करतात, तसच कि शिक्षण नव्हतं तर लोक असं विचार करत नव्हते कि मुलींनी पण शिकले पाहिजे किंवा मुलींनी पण job केला पाहिजे पण आता शिक्षणामुळं हे लोकांना समजलंय कि मुलगा, मुलगी असं काही नसत दोघंपण समान आहे. दोघभी शिकू शकत्यात दोघांना पण गरज आहे शिक्ण्याची बरं ती मुलगी तिनी job नाही केला, तरी पण तिला पुढं अं तिच्या मुलांसाठी तिला तिच्या मुलांना शिकवण्यासाठी किंवा घर चालवण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. हो, mam तुम्ही म्हंटला ते बरोबर आहे, मला पण तुमचं म्हणणं पटलं अं बरोबर वाटतंय कारण कि जर मग आपण फक्त शिक्षणाकडं बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे काही तरी शिकून job करणं आणि फक्त पैसे कमावणं पैसे कमावणं महत्वाचं आहे, पण असे नाही कि त्यासाठी शिक्षणाच लाग लागत compulsory आहे.

त्या शिक्षणाचा शिकलेल्या असून त्या गोष्टीचा वापर करू शकतात किंवा त्यांचं विचार तेवढेअं तेवढे विचार तेवढे त्यांची विचार करण्याची क्षमता वाढते. तिथे एखाद्या त्या गोष्टीचा त्या negative आणि positive या दोन्ही side बघू शकतात. तसच कि आपण म्हंटल बघितलं कि शिकल शिकलेले नसतात ते फक्त एकाच गोष्टीचा विचार करतात कि यात सगळं Positive चा होणार पण असं काही नाही प्रत्येक गोष्टींमध्ये दोन negative होऊ शकत काही तरी, तसं आपण म्हणतो कि शिकल, शिक्षण महत्वाचं आहे कि नाही. दोन्ही दृष्टीने बघू शकतो कि शिक्षण महत्वाचं आहे. ती तसं बघितलं गेलं तर म्हणजे नाही शिकलेल नसेल तरी पण चालतं तर असं काही नाही कि आपण जगूच शकत नाही किंवा पैसे कमवूच शकत नाही. असं मला वाटतं शिक्षण घेतलं असल तर ते आपल घरच्यांसाठी किंवा एखाद्या company त आपल्याला bank मध्ये account वैगरे उघडायचे असेल त्यासाठी खूप कामाचं पडत. परत त्यांना जे त्यांचे होणारी मुलं असतात त्यांचे शाळेमध्ये admission करण्यासाठी तिथं form fill करावं लागतो. तर असं तर आता तर प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला classes जरी लावायचे असले तरी पण form fill करणं हे खूप महत्वाचं झालेल आहे. जर आपण शिकलो नाही तर मग Form fill करता येणार नाही किंवा आपला दुसऱ्याकडून मदत घ्यावा लागल. त्यामुळं मला असं वाटत कि शिक्षण सगळ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, आणि सगळ्यांनी शिक्षणाचा चांगल्या दृष्टीने विचार केला पाहिजे अं तुम्हाला काय वाटतं?

खूप ठिकाणी अं अस म्हणलं जातं कि काय करणार आहे शिकून जसं की ज्यांच्याकडे ज्यांचा business आहे. त्यांना असं वाटत कि मुलगा शिकून तरी काय करणार आहे. पुढे त्याला business च करायचा आहे. तसे शेतकऱ्यांना पण असं वाटतं अं कि एवढे शिक्षणामध्ये पैसे कशाला घालायचे. शेवटी मुलगा शेतीच तर करणार आहे. अं आणि मुलींचं पण तसाच विचार करत करत असत लोक काय करायचे हिला शिकवून असं पण तर लग्न तर लग्न तर करून द्यायचे घरी दुसऱ्यांच्या घरी जाऊन स्वयंपाक तर करायचं. पण अं मला नाही वाटत कि फक्त शिक्षण हे याच गोष्टीसाठी असतं जर जर जे मुलाला पुढं business च करायचं असल पण तरी पण त्या business च knowledge घेणं पण खूप महत्वाच आहे. किंवा त्यासाठी त्याला शिक्षण खूप महत्वाचं आहे. तरच त्याचा business grow करू शकल. त्या पद्धतीचे शिक्षण त्याने घेतले पाहिजे. जसं कि ज्याचा business त्यांनी MBA केलं पाहिजे ज्यावरून त्याने marketing कशी करायची किंवा अह market मध्ये आपली value कशी बनवायची या गोष्टी कळतील आणि जर एखाद्या मुलाला शेतीच करायची असल, त्याचा बर त्याचे वडील शेती करत असन आणि त्याला पण शेतीच करायची असन तर त्यानी अं agriculture मध्ये पण degree घेतली तर जमती त्यामुळं त्याला समजू शकतं कि त्यानं कोणत्या पद्धतीचे औजार वापरले पाहिजे, कोणते खत वापरले पाहिजे ज्याच्यामुळं त्याची शेती चांगली होईल त्यातून त्याला फायदा होईल. आणि अं म्हणजे त्याला profit होऊ शकत. या गोष्टींमुळं तसंच प्रत्येकानी आपल्या आपल्या क्षेत्रात असं मला वाटत कि शिक्षण घेणे खूप महत्वाचं आहे, आणि शिक्षणामुळं खूप गोष्टी easy होतात जसं कि knowledge एवढं वाढलंय. देश एवढा प्रगत झालाय. ते सगळं अं शिक्षणामुळेच झालय प्रत्येकाच्या, प्रत्येकानी आपल्या आपल्या क्षेत्रात प्रगती केली त्यामुळंच एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत. असं मला वाटतं. जर अं शिक्षणच घेतलं नसतं तर आजपर्यंत माण माणसाला कळलं नसतं कि अं अं हे होणार आहे. अह आपण आतापर्यंत माणूस जंगलातच राहिला असता. कधी असं घर बांधणार, घर नसतं बांधता आलं किंवा अं त्याला समजलं नसतं कि internet काय असतं internet मुळ काय - काय सुविधा भेटू शकतात. आपण दुसऱ्या अंतराळात पण जाऊ शकतो. माणसाने चंद्रावर कधी पाय नसता ठेवला किंवा कधी मंगळ ग्रहाचा शोध नसता लागला. तर मला असं वाटतं की शिक्षण हे अह खूप महत्वाचे आहे अह या गोष्टींसाठी त्या गोष्टी या गोष्टीमुळ आपल्याला जगात काय - काय घडतंय. हे आपल्याला TV वर किंवा mobile वर अं click मध्ये दिसतं. तर यासाठी या गोष्टींसाठी खूप education हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाला अं शिक्षण घेणे हे खूप गरजेचे आहे, असा मला वाटतं. हो ma'am तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असं काही नाही ज्यांना job करायचा त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे. असं पण आहे कि आता business जसं कि तुम्ही म्हंटले business साठी marketing, business marketing साठी पण आपण शिक्षण घेऊ शकतो.

आपल्याला loss होऊ शकतो. त्यामुळे आपला पण खूप मोठा loss होऊ शकतो, मला म्हणून असं वाटतं कि शिक्षण महत्वाचं, अं महत्वाचं आहे आणि अह असं पण काही नाही कि आता फक्त पहिले तर arts, commerce, science या काही field होत्या. आता तर असे काही नाही आपण दहावी नंतर पण आपण वेगवेगळ्या field मध्ये admission घेऊ शकतो आता तसं कि हे निघलय. Hotel management, hotel management हे एक खूप चांगलं, खूप चांगला प्रकार आहे शिक्षणाचा त्यामध्ये लोकांना hotel management म्हणजे आपण hotel मध्ये manage, hotel मध्ये manage कस करायचं काय - काय लागतात, किंवा एका पदार्थाला कुठल्या कुठल्या वस्तू लागतात, कुठले सामुग्री लागती, कोणत्या - कोणत्या पद्धतीचे असतात, ते पण मग ते पण कळतं आणि त्या hotel management मध्ये

success होऊ शकतात. किंवा शिक्षणाच्या बाबतीत असेही वाटतं कि ज्या गोष्टींमध्ये आपल्याला interest किंवा ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड आहे. आणि आपण ती करू शकतो. किंवा ती आपल्याला आवडते त्यामध्ये आपण नक्कीच एखादी degree वैगरे चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे. जर business करायचा असेल तर business मध्ये आता खूप

हो मला पण वाटत अह तुमचं बरोबर आहे.

hardwork करावं लागत. तेव्हाच आपण त्याच म्हणजे आपण ते घेऊ शकत. जसं कि cricketer, cricket ची पण खूप hard work करूनच त्यांचं selection होत. जसं कि hockey आणि आता जे olympic olympic मध्ये जे पण

अं sport होते. त्यामध्ये सगळ्यांमध्ये असे जे नाव केलेले लोक आहेत. त्यांना पण मेहनत घ्यावे लागेल, ते पण त्यांच्या एक प्रकारचं शिक्षणच आहे. ते पण education च आहे त्यांच्यासाठी जसं कि प्रत्येकाला अं असं नसतं कि पुस्तकातलच ज्ञान घेतलं पाहिजे. किंवा जे पुस्तकातलंच छापलं तेच रट्टा मारून शिकल पाहिजे. त्याला जे पण आवडत त्यामध्ये तो expert असल. तर तो त्याच्यामध्ये मला असं वाटतं कि त्याच्यामध्ये तो educated आहे. जसं की सचिन तेंडुलकर आहे. अह तो दहावी नापास असला तरी पण आज त्याच्या जगामध्ये खूप मोठी value आहे. अस त्याला कुणीच म्हणत नाही की तो दहावी नापास आहे. त्याच्या त्याच्या कर्तृत्वावर तो त्याने world cup मिळवून दिलं आहे भारताला किंवा तो भारतासाठी खूप चांगलं खेळलाय हे सगळेजणं म्हणतात. आणि परत मुलींमध्ये पण सानिया मिर्जा असं कुणी म्हणत नाही कि ती शाळेत गेली नाही. किंवा तिने शिक्षण घेतलं नाही आहे. किंवा या गोष्टीची कधी चर्चाच होत नाही. फक्त तिच्यातिच्या कर्तृत्वावर तिने जे मिळवले जेवढे gold medal मिळवले, जेवढे बक्षिसे मिळवले फक्त त्याचीच चर्चा होते. तर मला असं वाटतं की अं प्रत्यकाने म्हणजे, जे जे माणूस जे करतोय आहे किंवा त्याच्यामध्ये तो हुशार असला किंवा त्याच्यामध्ये त्याला पूर्णपणे पुरेपूर knowledge असन त्याच्यामध्ये hard work असन तो त्याच्यामध्ये त्याने degree घेतलेली असती किंवा त्या गोष्टीमध्ये तो हुशार झालेला असतो असे मला वाटतं

भलं त्यांनी तो कधी शाळेत गेला नाही आहे, पण त्याला व्यावहारिक ज्ञान किंवा कोणाला कसं बोलायचंय या गोष्टीचा ज्ञान असल तरी पण मला असं वाटत कि तो खूप success आहे आयुष्यामध्ये

आणि हे पण बरोबर म्हंटलं कि sport मध्ये पण शिक्षण घेतलं पाहीजे पण आपल्या इंडिया मध्ये आता आता कुठं तरी sport मध्ये शिक्षण घेणं चालू झालंय. पण बाहेरच्या देशामध्ये पहिले तसं नव्हतं पहिलं तिकडं अं sport ला जास्त प्राधान्य दिलं जात होतं. जसं कि आपल्या इथं engineer, doctor, medical असं काही तरी करा ज्यातून की जास्त पैसे मिळतील आणि शरीरालाही शरीराला जास्त कष्ट पडणार नाही. पण sport मध्ये एक ठराविक level पर्यंत आपण कष्ट करू शकतो. आणि त्यानंतर आपण retired झाल्यानंतर आपल्याला त्यांची payment वैगरे चालू असती. त्यांमुळे पण वेगवेगळे त्यांचे club वैगरे करणं किंवा त्या मुलांना तयार करणं त्यांना प्रशिक्षण देणं त्या पण खूप गोष्टी महत्वाच्या असं मला वाटतं आणि जर त्या एखाद्या जर तुम्ही म्हंटल्या सचिन तेंडुलकरनी जर cricket joined नसती केली तर आपल्याला एवढी जे award एवढे medal भेटले नसते त्याला world cup पण भेटलं नसतं, आणि त्याला त्याला म्हणजे लोकांना cricket cricketer च cricket च महत्व पण कळलं नसत. आधी cricket तर होती. पण जसं कि कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांच्यापासून cricket जास्त माहित झालं लोकांना त्याच्याआधी cricket म्हणजे इंडिया मध्ये कपिल देव ने सगळ्यात पहिलं world cup च हे आणलं होतं त्याआधी कुणी तर आणलं नव्हतं ते कि मला त्यामुळे असं वाटतं कि sports, sports मध्ये पण आपण education घेतले पाहिजे. football असू द्या किंवा volleyball असू द्या. आणि कि कुस्तीमध्ये आपण जसं बघितलं तो मागं एक दंगल नावाचा movie आला होता सुलतान नावाचा ते ते तात्पुरते म्हणजे त्याचे आपण जसे म्हंटले कि Doctor होण्यासाठी किंवा आणखी दुसरे काय होण्यासाठी तेवढी कष्ट किंवा मेहनत लागतात ती फक्त mind मध्ये असतं किंवा शारीरिक मेहनत करावी लागतं नाही किंवा कष्ट घ्यावे लागत नाही, ते सगळं आपल्या mind नुसार चालतं पण जसं कि आपण कुस्तीमध्ये

ते जे कुस्तीवैगरे खेळतात त्यांना तर किती तरी पदार्थ अशे खाण्याचे सोडावे लागते. किवा oily खाण असू द्या बाहेरचे junk food असू द्या त्यामुळं पण त्यांची health चांगली राहते, चांगली राहते आणि त्यांचा education पण व्यवस्थित complete होतं आता तर बघितलं गेलं आपलं तर जास्त gold medal पण आता खूप येतंय. पहिले तर येत नव्हते आपल्याला gold medal आता running मध्ये पण येते, भाला फेक मध्ये पण येतंय, कुस्तीमध्ये पण येतंय तर gold medal पण खूप आलेलं आहे badminton मध्ये पण येतंय आता असं खूप ठिकाणी आपला देश असा आहे कि education आणि sports मध्ये मागं पडलाय तुम्हाला काय वाटतं? हो मला पण वाटतं. हो मला पण वाटतं. अह कि education जेवढं आपल्याकडे पुस्तकी ज्ञान छापलं जातं किंवा मुलांवर अं लादलं जातं तेवढं sport बद्दल खूप म्हणजे खूप ठिकाणी जागरूकता नाही येत मला असं वाटतं की प्रत्येक city मध्ये आहे, कि जे खूप high standard च्या school मध्ये टाकतात त्यांना माहित आहे olympiad काय असतं karate काय असतं कुस्ती काय असतं. हे त्यांच्या शाळेमध्ये शिकवलं जातं पण जसं की ग्रामीण भागामध्ये या गोष्टींना काहीच महत्व दिलं जात नाही त्यांना फक्त शाळेमध्ये येणं पुस्तक उघडणं जे blackboard वर शिकवतं तेवढ शिकण आणि घरी जाणं एवढंच असतं पण मला असं वाटतं कि सरकारने अह प्रत्येक गावामध्ये एक sports school उघडायला पाहिजे. Sport school मूळ कि म्हणजे लहान मुलं किंवा मुली ते fit राहतील आणि त्यांना त्याबद्दल माहिती पण होईल. आणि पुढं पण karate पण मुलींसाठी खूप महत्वाचं आहे. तर त्यांना ते पण शिक्षण घेता येईल. karate चे पण शिक्षण घेता येईल. किंवा आणखी बरेच knowledge knowledge असतात कि painting, अं painting अं art आणि अं digital video editing हे सगळं त्यांना आलं पाहिजे या सगळ्यांचे classes सरकारने provide केलं पाहिजे. हे सगळं शिकणे म्हणजे एक प्रकारचं शिक्षण घेणं आहे असं मला वाटतं. आणि त्याचं knowledge भेटणं पण खूप महत्वाचं आहे. असं मला वाटतं जर जर आपल्याला Knowledge घेण्याची इच्छा आसल आणि जर आपण घेऊ शकत असन तर आपण, आपल्या आपण खूप म्हणजे अह त्या गोष्टीमध्ये expert हो होण्याची शक्यता असते असं मला वाटतं. आणखी बरेच लोक मी असे बघितले आहे. ज्यांच्याकडे degree नसून जेणे काय करत नसून पण ते खूप चांगले पैसे कमावतात किंवा ते आयुष्यात खूप success आहेत याबद्दल तुम्हाला काय म्हणायचय. हो ma'am तुम्ही जसे म्हंटलात ते बरोबर आहे. शिक्षण नसून सुद्धा पण तेअं

अं हे साय कोण आहात तुम्ही नाव घेतले तिचं ती आधी नसल शिकलेली पण तिच्याकडं बघून वाटत नाही की तिने शिक्षण घेतलं नसल तिनं नंतर शिक्षण complete केलंच असल ना आणि शिक्षण खूप महत्वाचं झालंय आपण art आणि art मध्ये म्हणलं तर आता art मध्ये तर खूप प्रकारचे काय कुठले कुठले art निघले काही खेड्यात गावामध्ये तर art च नावंसुद्धा माहिती नाही. पण असं मला असंही वाटतं सरकारने जसं की maths साठी, मराठीसाठी, english साठी history साठी एक special असं lecture असतं तसं अं अं सरकारनं school मध्ये एक lecture किंवा दोन lecture ठेवले पाहिजे sport साठी ठेवले पाहिजे. मुलींना karate शिकणं पण आता सध्या तरी खूप गरजेचे आहे. कारण कि मुलींवर जे प्रसंग येतात त्यासाठी पण education अं म्हणजे karate चे education लावणं पण खुप महत्वाचं आहे. ग्रामीण भागामध्ये तर Cricket, cricket पण आता माहिती होतंय cricket किंवा खो - खो, कबड्डी हे दोन तीन game असे जे आहे sports चे तेच माहित आहे. जसं कि chess असणं बुद्धिबळ chess बुद्धिबळ आणि अं ते ते game तर लोकांना माहित पण नाही. त्यामध्ये पण अनेक हे येतात जसं कि आपल्याला आणखी chess मधे एक पण medal भेटलं नाही आहे. ते तर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण की आपण अं आता कमी अं कमी sport राहील असल त्यामध्ये आपल्याला medal बाकीच्या बरेचशा ह्याच्यात आपल्याला medal भेटलेलं आहे. आपल्या इकडे जास्त football पण खेळला जात नाही. तर मला असं वाटतं की सरकारनं football वर पण शिक्षण देणं किंवा education देणं पण सुरुवात केली पाहिजे. आणि ते education दिल्यामुळे सरकारचा तर फायदा होतोच आणि मुलांचाही पण फायदा होतो आणि आपला देशाचा पण विकास होतो. तर देशाच्या विकासासाठी education महत्वाचं आहे ना आपल्या तर स्वतःच्या विकासासाठी पण education महत्वाचं आहे. आणि

हा Field घेतो जसं कि science, commerce अह आणि arts तर या प्रत्येकाला त्याची त्याची आपली मत असतं कि science कशामुळं घ्यायच किंवा arts कशामुळं घ्यायचं पण बऱ्याच ठिकाणी असं पण बघितलं जातं कि ज्यांनी

तर मला असं वाटतं की असा बंधन नसलं पाहिजे. ज्याला जो पण course करायचा तो करू शकला पाहिजे. जसं कि आपण म्हणतो कि science घेतलं कि तुम्हाला खूप opportunity आहे पुढे तुम्ही काय पण करू शकता life मध्ये, पण तसंच commerce घेतलं तर थोडं अं कमी opportunity फक्त तुम्ही CA बनू शकता किंवा banking मध्ये जाऊ शकता. असं करू शकता science मध्ये तसं नाही आहे. science घेऊन lecturer बनू शकता तुम्ही bank त जाऊ शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही engineering पण joint करू शकता. Science मध्ये अकरावी बारावी पण तसं commerce च नाही आता arts तर बिलकुलच नाही. तुम्ही arts केलं तर तुम्ही अं हा तुमच्यासाठी एक plus point आहे arts केलं तर तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊ शकता. आणि स्पर्धा परीक्षेमधून तुम्हाला government job लागू शकतो. त्यामुळं मला असं वाटतं की ज्याला जो पण course करायचा त्यानं तो केला पाहिजे. असं काही अं ह्याने हे घेतलं म्हणून त्याला कमी लेखलं नाही पाहिजे जो arts घेतो त्याला कमी लेखलं नाही पाहिजे commerce घेतो त्याला कमी लेखलं नाही पाहिजे. आणी science घेणारा हुशार असतो असं काही नसतं. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने हुशार असतो. आणि आपल्या आपल्या पद्धतीने knowledge घेत असतो असं मला वाटतं. हो ma'am तुम्ही जसं म्हणलात ते बरोबर आहे. आता बघितलं गेलं तर आपण अकरावी बारावीला दहावीला जे marks पडतात ऐशी, नव्वद त्यावर ते हे arts किंवा commerce science निवडतात पण बारावी झाल्यानंतर च BKB. com ला BA ला जर admission घेतलं तर ज्या मुलांना नव्याणवू अठ्ठयानऊ percentage पडले ज्या मुलांना पस्तीस टक्के पडले ते सगळे सोबतच बसले असतात म्हणून मला असं वाटतं की शिक्षणामध्ये percentage चे एवढं काही महत्व नाही आहे. जसं कि आपल्याला job करायचं असं तेव्हा आपल्याला कुणी विचारत नाही कि तुम्हाला दहावीला किती percentage ते तुम्हाला बारावीला किती percentage होते किंवा degree ला किती percentage काय grade आलं किंवा काय percentage आहे ते फक्त विचारतात तुमचं शिक्षण काय, तुमच्याजवळ knowldge अं जेवढं आपल्याकडे knowledge असन तेवढं आपल्याला जास्त प्रकारचं knowledge माहित असन जास्त language माहित असन तर वेगवेगळ्या language, language मध्ये पण आता language निघल्या तर त्या language मध्ये पण आपण

Bye

ठीक सगळ, तू सांग traffic कस चालू आहे? एस चालू आहे खूप मोठ traffic असण traffic च तर बहोत काही problem आहे traffic मुळे तर आजच्या म्हणजे युगात वाहतूक कोंडी हे म्हणजे शहरांची सर्वात मोठीच, मोठीच समस्या आहे न?

लोकांना तर बहोत काही सामना, सामनाच करावा लागत आहे त्याच्या मुळे हो समय पण खूप समय पण खूप गर्दीत जात लोकांच traffic jam मुळे हा traffic तर फक्त शहरामध्ये च होत राहते एवढ्यान

धूर पण होते प्रदूषण बहोत काही होते न?

नाही म्हणजे प्रत्येक शहर वाशियांना वाहतूक कोन्धीच्या रस्त्यावरून जावे लाग. ते

आणि आज, आज आपण जेव्हा कधी नोकरी श्याळा आपने काम करण्यासठी प्रत्येकच

ह त्याच्या मुळे हे काही हेच नाही म्हणा प्रदूषण पण होते त्याच्या मुळे

वाहतूक कोन्धीची परीस्तीती पण निर्माण होते. आणि ambulance ला पण त्रास होते जायला पण. हा कधी म्हणजे traffic जर रहाला तर ambulance पण जावू शकत ह तसेच traffic मधून जाम मधून अं जमाव मधून म्हणजे बाहेर पडण्यासाठी वाहनांचा बराच वेळ थांबावा लागते

ह वाढती वाहने आणि रस्त्याचा अति अति अतिक म्हणजे वापरण असच घडत आहे न? हो असच घडत आहे. ह बऱ्याचदा म्हणजे कमी वेग कमी वेग प्रवासचा जास्त वेळ आणि वाहनाचा वाढलेला traffic single पण लोक तोडून टाकते त्यामूळे पण होते.

हो धूर पण येत pollution त खूपच होते, बाकीच pollution बहोत होते. त्याच्यामुळे त्यामुळे त्यामूळेच सर्वच सर्वच शहरात मध्ये traffic jam हि मुख्यच मुख्यच समस्या बनत आहे

हा वयक्तिक, वयक्तिक वाहनाचे वेगाने म्हणजे वाढीमध्ये motor cycle आणि कारची, कारची नाही का संख्या जास्तच आहे.

या वाहनामुळे म्हणजे र्यावरणाचे मोठेच मोठे मोठ्या, मोठ्याच प्रमाणावर प्रदूषण होत आहे न? बुजुर्ग लोक हळू पण चालवते गाड्या त्यामुळे पण traffic jam होते त्याच्या मागे खूप लोक राहते.

हा आणि वेगवान, वेगवान वाहनामुळे शहरे आणि महा नगरामध्ये वाहतूक, वाहतूक कोंडी पण होत आहे. हो ते पण आहे. त्याच्यात रोड मोठे पाहिजे न रोड रस्ते मोठे झाले तर चांगले होते. आता आपल्या

ह आणि traffic jam चा जमिनीवर मोठाच मोठाच मोठाच परिणाम होतो ना?